आणि एक बिल्डिंग दिसत आहे समोर जे क्रीम कलर ची आहे आणि एक कार दिसत आहे.

हे खूप पुस्तके दिसले दिसत आहेत आणि तिथे काही बॉक्स दिसत आहेत आणि तिथे एक काच मध्ये काही पुस्तके दिसत आहेत.

आणि तिथे एक व्यक्ती जे आहेत तो आपल्या चैन करत आहे त्या एका पुस्तकेला आणि प्रत्येकी खूप पुस्तके तिथे ठेवलेले आहेत.

ते खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये भाड आहे त्यात काही खिडक्या आहेत ते एंट्रैन्स दिसत आहे आणि पायऱ्या दिसत आहे.

एक विध्यालय दिसत आहे तिथे जे भिंत आहे जे क्रीम रंगाने हे केले आहेत आणि जे स्तंब आहेत ते लाल रंगाने कलर केलेले रिंग्स दिसत आहेत.

आणि तिथे बिल्डिंग दिसत आहे जे एक क्रीम रंगाचे आहे तर तिथे जे खिडक्या आहेत ते दिसत आहेत आणि जे आकाश आहे ते साफ दिसत आहे.